जिओजेब्रा च्या स्प्रेडशीट व्ह्यू एडवान्स्ड ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
जिओजेब्रा साठी स्प्रेडशीट्स पहिल्यांदा वापरणार असाल तर वेबसाईटवरील स्प्रेडशीट व्ह्यू बेसिक ट्युटोरियल बघा
आपण स्प्रेडशीट viewचा वापरणार आहोत
बिंदू रेकॉर्ड करणे स्लाइडर ने फंक्शन ट्रेस करणे बिंदूंचा दाता बघून फंक्शन चा ग्राफ ओळखणे
जिओजेब्रा सुरू करण्यासाठी उबुंटू लिनक्स 1004 एलटीएस आणि जिओजेब्रा चे व्हर्शन 3240 चा वापर करणार आहोत
आता जिओजेब्रा विंडोवर जा
व्ह्यू मेनूमधील स्प्रेडशीट व्ह्यू या पर्यायावर क्लिक करून आपण स्प्रेडशीट उघडू
आता येथे झ्वॅल्यू नामक स्लाइडर बनवू या
आपण मिनिमम आणि मॅक्सिमम च्या डिफॉल्ट वॅल्यू तशाच ठेवून इन्क्रिमेंट व्हॅल्यू बदलून ती 1 करू या
झ्वॅल्यू आता मिनिमम व्हॅल्यूच्या दिशेने सरकवा
बिंदू आ काढा
त्यावर राईट क्लिक करा आणि पुढील प्रमाणे ऑब्जेक्ट propertiesनिवडा
एक्स coordinateसाठी झ्वॅल्यू आणि य coordinateसाठी xValueच्या तिप्पट
ह्या बिंदूने traceकेल्या जाणा या रेषेचा चढस्लोप आपण तीन घेत आहोत
टॅब की दाबून शो ट्रेस onहा पर्याय निवडा
क्लोज बटण दाबा
आता स्प्रेडशीट व्ह्यू हलवू या
म्हणजे आपल्याला कॉलम्न्स आ एंड बी दिसतील
आता पहिल्या टूलखालील तिसरा पर्याय म्हणजे रेकॉर्ड टीओ स्प्रेडशीट हे टूल निवडा
बिंदू आ सिलेक्ट करा
ड्रॉईंग पॅडवर दिसत नसल्यास तो अल्जेब्रा व्ह्यू मधून निवडा
आणि नंतर झ्वॅल्यू हा स्लाइडर मिनिमम कडून मॅक्सिमम पर्यंत हलवा
आता बिंदू आ चे एक्स कोऑर्डिनेट्स स्प्रेडशीट च्या कोलम्न आ आणि य कोऑर्डिनेट्स कोलम्न बी मध्ये आलेले दिसतील
ह्या पाठानंतर traceपाहून किंवा स्प्रेडशीट व्ह्यू च्या सहाय्याने फंक्शन सुचवायला सांगू शकाल
आपणpredict केलेले एफ 3 एक्स हे फंक्शन इनपुट बार मध्ये टाईप करू शकतो
जिओजेब्रा मध्ये आपण येथे स्पेस वापरू शकतो
नंतर एंटर दाबा
आपण इनपुट बारमध्ये सुचवलेले फंक्शन बरोबर असल्यास सर्व बिंदू एका रेषेत आलेले दिसतील
थोडक्यात झ्वॅल्यू नामक स्लाइडर बनवला
आणि झ्वॅल्यू 3 झ्वॅल्यू हे कोऑर्डिनेट्स असलेला बिंदू आ काढला
रेकॉर्ड टीओ स्प्रेडशीट पर्याय वापरून विविध xसाठी बिंदू Aचे एक्स आणि य कोऑर्डिनेट्स रेकॉर्ड करा
आकड्यांचा आकृतिबंध अभ्यासून इनपुट फंक्शन सुचवू शकतो
आता आपण पाठाचा दुसरा भाग बघूया
प्रथम बिंदू आ चा ट्रेस काढून टाका
yअक्षावरचा अंतरछेद घेऊ या
बी नामक स्लाइडर बनवा
मिनिमम आणि मॅक्सिमम च्या डिफॉल्ट व्हॅल्यूज तशाच ठेवून इन्क्रिमेंट ची व्हॅल्यू बदलून ती 1 करा आणि एप्ली निवडा
पुढे मूव टूल च्या सहाय्याने बी ची व्हॅल्यू बदलून ती 2 करा आणि झ्वॅल्यू बदलून ती मिनिमम वर न्या
बिंदू आ वर राईट क्लिक करून ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज निवडा
य कोऑर्डिनेट्स बदलून येथे 3 झ्वॅल्यू bटाईप करून कीबोर्डवरील टॅब दाबा
शो ट्रेस हा पर्याय निवडा
स्प्रेडशीट व्ह्यू सरकवल्यावर आपल्याला कोलम्न सी आणि डी दिसतील
सेल C1वर कर्सर न्या आणि रेकॉर्ड टीओ स्प्रेडशीट पर्याय वापरा
ट्रेस करायचा बिंदू आ निवडून नंतर झ्वॅल्यू मिनिमम कडून मॅक्सिमम पर्यंत हलवा
बिंदू आ चे एक्स कोऑर्डिनेट्स आपल्याला स्प्रेडशीट च्या कोलम्न सी मध्ये तर य कोऑर्डिनेट्स डी मध्ये दिसतील
हा दाता पाहून व समजून घेऊन आपण फंक्शन सुचवू शकतो
हेच बी च्या विविध व्हॅल्यूज साठी करा
सुचवलेले फंक्शन इनपुट बार मध्येही लिहिता येते
आपल्याकडे एफ आधीच असल्यामुळे g 3 एक्स बी लिहा
येथे बी ची व्हॅल्यू 2 टाईप करून एंटर दाबा
थोडक्यात आपण दुसरा स्लाइडर बी बनवला
बिंदू Aला विविध झ्वॅल्यू आणि य कोऑर्डिनेट साठी 3 झ्वॅल्यू बी व्हॅल्यू दिल्या
रेकॉर्ड टीओ Spreadsheetवापरून बिंदू आ चे एक्स एंड य कोऑर्डिनेट्स विविध झ्वॅल्यू एंड बी valuesसाठी रेकॉर्ड करा
आपण एफ 3 एक्स बी हे इनपुट फंक्शन सुचवलेले होते ज्याला आपणg असे संबोधत आहोत
असाईनमेंट करू या
झ्वॅल्यू एंड आ स्लाईडर वापरून वर्गसमीकरण ट्रेस करा
एक्स कोऑर्डिनेट साठी झ्वॅल्यू आणि य साठी आ xValue2 घेऊन बिंदू आ काढा
बिंदू आ च्या झ्वॅल्यू आणि आ व्हॅल्यूज घेउन रेकॉर्ड टीओ स्प्रेडशीट टूल वापरा
आणि f आ x2 हे फंक्शन इनपुट करू
ह्या असाईनमेंटमध्ये पुढे आ x2 बीएक्स 3 हे फंक्शन ट्रेस करा
आपण बी नामक स्लाइडर बनवू
आणि xसाठी झ्वॅल्यू आणि य coordinateसाठी आ xValue2 बी झ्वॅल्यू 3 असे असलेला आ बिंदू काढा
रेकॉर्ड टीओ स्प्रेडशीट ह्या टूलच्या सहाय्याने बिंदू आ साठी आ आणि bच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज घेऊन एक्स आणि य कोऑर्डिनेट्स रेकॉर्ड करा
एफ आ x2 बी एक्स 3 हे फंक्शन सुचवून ते इनपुट करा
मी ही जिओजेब्रा फाईल आधीच तयारी केली आहे
येथे ट्रेस ओन हा पर्याय निवडू या
येथे हा आधीच निवडलेला आहे
आपण एक्स वॅल्यू बदलून minimumकरू या मग ठे रेकॉर्ड टीओ स्प्रेडशीट हा पर्याय निवडा
बिंदू आ निवडून नंतर झ्वॅल्यू चा स्लाइडर हलवा
सुचवलेले फक्शन एफ 2 x2 2 एक्स 3 इनपुट करून फंक्शन चा ग्राफ परिवलय म्हणजेच पॅराबोला ट्रेस करेल हे पहा
खालील लिंकवरील व्हिडीओ पहा
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहेयासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे